या कलशाची अ डिज़ाइन खूप चांगली आहे नंतर मंदिराचा रंग गुलाबी दिस दिसत आहे.

अ हे माणसांचे कटिंग चे दुकान दिसत आहे.

आणि भरपूर गिरयाईक देखील बसलेले आहेत आणि हा फोटो कोणी तरी काडला आहे.

या आपलं हेयर स्प्रे नंतर अ भरपूर अनेक गोष्टी आहेत ज्या हे कटींग साठी उपयोगी पडतात.

एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोचवायचे काम ही सायकल गाडी करते.

हा ट्रेन चा प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्म वरती आपल्याला काही ठिकाणी बाकं दिसत आहेत त्या बाकां वरती--

काही खेळणे देखील दिसत आहेत नंतर गेट वरती काही पोस्टर लावलेले आहेत.

काम करणाऱ्या लोकानी सुद्धा उनिफॉर्म घातला आहे.

आणि तिथे काम चालू आहे गाडीच--

च पुतळा दिसेल जिथे आप लोक येऊन पूजा करतात आणि त्या भिंतीचा रंग पांढरा आहे.

स्टेज दिसत आहे ज्याच्यावरती लोक अनेक लोक जमा झाले आहेत.

तिथे एक मोठे झाड दिसत आहे नंतर धबधब्यात पाणी देखील आहे पाणी शुभ्र अशे दिसत आहे.

के वाय सी इलेक्ट्रिक वेहिकल चे दुकान दिसत आहे.

ही कोणाचीतरी बेडरूम दिसत आहे या बेडरूम मध्ये दोन पिलोस् ठेवलेल्या आहेत दोन अंथरूण अ अंथरूण टाकून ठेवलेले आहे.

विटांनी बनलेल आहे खास विटांनी आणि तिथ आजूबाजूला हिरवळ दिसत आहे आजूबाजूला झाडी आहे.

या दुकानात विविध प्रकारचे स्वेटर देखील लटकवलेले आहेत.

आणि अजून तरी त्याचे फक्त पिलर चेच काम झाले आहे.

आणि फ्लोअर चा रंग तिथल्या ब्राऊन कलर चा आहे आणि ट्रेडमिल वरती लोकं एक्ससाईज करायला येतात.

हे छायाचित्र जीम मधले आहे इथे अनेक अशी डम्बल्स ठेवलेले आहेत आणि डम्बल्स च चित्र--

अ चित्र आपल्याला जे दिसत आहे त्याच्या त्याचा रंग आहे लाल.

आणि या मैदानाच्या आजूबाजूला ग झाडी दिसत आहेत बिल्डिंगस् आहेत.

छान असा सूर्याचे किरण सुद्धा ढगात मिसळलेले दिसत आहेत.

विमानाचा रंग निळा आणि पांढरा आहे.

आणि एक प्रवाशी ला तो एक कर्मचारी मदत करतोय.

नंतर एका टायर ला आपण पिवळा रंग दिलेला दिसतोय.

या बिल्डिंग चा रंग सुद्धा एक आहे.

ए.टी.एम. दिसत आहे आणि हे साऊथ इंडियन लँगवेज मध्ये दिलेले आहेत.

काही लोक इथे उभे आहेत एक काका इथे फोनवर बोलत आहेत.

हातात त्यांच्या ताट दिसत आहे इथे एक आजी--

ढग आलेली आहेतनंतर खाली काही दगड आहेत पाण्यामध्ये.

पांढरी रेख अशी ओढलेली आहे ज्यानी आपल्याला रोड आहे अस कळतोय.

बँकेचा रंगा नुसार च बलून बनवलेले आहेत काही बाक ठेवलेली आहेत.